तिचे जे पण DREAM आहेत त्याच्यावरती होती ती BOOK मस्त छान होते BOOK हो ना आम्ही दोघ आम्ही दोघ नेहमी सोबत बसायचो सोबतच सगळं करायचो ना म्हणून आम्ही दोघांची BONDING खूप जास्त STRONG होती

आम्ही सायकलीवर पण सोबत जायचो एकमेकान सोबत

आमच काय व्हायचं मध्येच एखाद्या वेळेस सायकल पंचर झाली एखादी एखाद्याची तर आम्ही तिघी जणी सायकल दोन जणी सायकली वर नाही जायच्या तिघी जणी सायकली व्वरून खाली उतरून तिघी जणी सायकल वरून आम्ही सोबत पायी पायी चालत जायचो आणि आमची SCHOOL दोन किलोमीटर दूर होती कमीतकमी तरी सुद्धा आम्ही पायी पायी जायचो

आम्ही TEACHERS ला खूप त्रास दिला आहे ते TEACHERS अजून सुद्धा भेटले ना तर खूप नाव काढतात कि तुमच्या एवढे आगाऊ मुल आम्हाला आज पर्यंत भेटले नाहीत आमचे ही TEACHERS म्हणतात तू आणि तुझी BEST FRIEND कि तुम्ही दोघांनी खूप PUNISHMNT खाले ल्ली आहे मंहून खूप त्रास दिलेला आहे आम्हाला आणि कुठे पण गेले कि आम्हाला आमच्या दोघांच्या नावानी ओळखतात एक मी आणि एक ती आम्ही दोघी दोघी पण तश्याच होतो सारख्याला सारखे आम्ही लहान पणी भांडायचो पण तेवढच आमचं एकमेकांमध्ये जीव पण तेवढाच होता आणि आम्ही एकमेकांना म्हणजे एकदम जीव पण तेवढाच लावायचो आणि एकमेकांसोबत सोबत पण राहायचो आम्ही जर एकमेकान सोबत एक दिवस जरी ती एखादी माझी FRIEND आली नाही दोन पैकी कि तरी आम्ही अजिबात सोबत तिच्याशिवाय राहू नाही शकायचो आम्ही पण आम्ही पण तसच करायचो तू जर नाही आली SCHOOL ला तर मी पण नाही येणार तू हे नाही घातलं तर मी पण ते नाही घालणार हो हो आमच पण तसच होत हिच तर असते BEST FRIENDSHIP यालाच म्हणतात FRIENDSHIP जे कामाच्या वेळेस कामात येतात आणि नेहमी आपल्या SUPPORT करतात हो न ते FRIEND सोबत चे दिवस मला आता खूप आठवते कारण ते FRIEND आता माझ्या सोबत नाही आहे

हो हो हो चल मग चालेल मग मी माझ्या BEST FRIEND शी बोलते तू पण तुझ्या BEST FRIEND शी बोल THANK YOU यार तू मला आठवण दिली मी आता लगेच CALL करते त्यांना हो हो चल चल bye bye

हाय शर्वरी

काय करती आहे? काही नाही ग ते वॉटर पार्क ला गेलते णा तर तिथलचे मग फोटो वगेरे घरी आल्या वर बगाव म्हणल बगीतलेच नोव्हते

हम्म मी पाहाल ग तुझ स्टेटस

हा तिथे आहे णा हम्म म्हणजे आखलूज आहे त्याला जिल्हा लागतो सोलापूर बग तिथे आहे बग अच्छा तो एकदा

खूप मोठ अस वॉटर पार्क आहे तर ओल्ड माणसांसाठी पण आहे छोट छोट्या मुलांनासाठी पण वेगळ आहे जर वाटल बाय चान्स मुलीनसाठी त्याच्या साठी पण वेगळ आहे म्हणजे सगळ काही व्यवस्तीत

अच्छा

भारी आहे का म्हटल

हो का अग पुण्याला पण हो आहे बग ईमॅजिक म्हणून आहे वॉटरपार्क इथे पण खूप मोठा आहे खूप छान आहे बग

काय म्हंटली मी म्हणल आखलूजला सयाजी वॉटर पार्क अस यूट्यूब वर सर्च कर बग असा भन्नाट विडियो टाकलेले आहेत णा लोकांनी एक दम सुंदर आम्ही पण ठेवलेले आहे बग इनस्टा ला एक विडियो ठेवलेला आहे बग

पाहिला आहे णा कसा भारी आहे णा हा

ते घसरगुंडी ते अग इतक सुंदर आहे आणि ते बसासाठी नाही का ते मॅट असत बग पाण्या मध्ये ते तरंगत नाही का हो णा हो णा ते म्हणजे ते खाली डूबत नाही का नाही डूबत नाही त्यान खाली माणूस डूबत नाही

हा आणि म्हणजे त्याचात दोन यूज होतो बग ते ज्या वेळेसला आपण घसरगुंडी वरुण ते हे करतो णा बसा साठी ते हा णा हा णा ते आपले नाही आपले स्लीप होतो हा स्लीप होता वेळेस मग ते दुखापत होऊ नये किवा एखाद्या वेळेसला कुठ हम्म हे असत खराब असते तर त्याने काय होत खरब असत हा म्हणजे अस पटकन स्लीप हून पाण्यात जाते मग हा आणि मी काय केले मी आधी मी सोमर बसली ते पाटी मागे बसले हा हा मी आधी पाण्यात गेले आणि नंतर ते पाण्यात गेले त्यांनी काय केल सरळ माझ्या डोक्यावरच बसले ते अस म्हणजे माझ्या अग हो की म्हणजे मी आधी पाण्यात पडले नंतर ते पाण्यात पडले म्हणजे पाण्यामध्ये आधीच दम घुटतो माझा

उटल्या वर अशी बोलणी खाली णा त्यांनी एक तर मला पाण्यातून पटकन कडल पण नाही ग आजू बाजूचे लोक आलते मला पाण्यातून काढायला हा भारी आहे णा ग

तुला तरी पाण्यातून काडल नाही मला डायरेक्ट पाण्यात फेकून दिल होत ग

पाण्यात फेकून दिल आणि कोणी वाचव्याला येईना कोण घ्याला येईना मी नुसते असि असि हात माऱ्याले आणि ते ट्यूब नसते का

हा ते ट्यूब देली माझ्या कडे फेकून मग तिला पकडल वर आली मी माहीत आहे का

पण तुझ्या येवडी मारदुखापत हे नाही झाली अग बाई भाऊजीला भांडाय लागत मग माझ्या मैत्रिणीला मारत होता काय अग हो णा मला आणि हो अजून एक एक सांगते मी

मी म्हणल मी नाही मी आराम करते अग मला लागल होत म्हणून मी आराम करत होते तिथे बसून म्हणजे पाया आयक की नंतर आहे णा एक सर्वात मोठ हम्म सर्वात उंच घसरगुंडी होती आणि मधात बायका सीरलेल्या होत्या म्हणजे ते पूर्ण पॅक नसते का हा त्याचात होते मंधात बायका थामल्या होत्या फोटो कडण्यासाठी मंधात आणि हे आले पाटी मागन आदीच त्याचात पानी असते णा पानी वाहातच रहातो त्याचातन कंटिन्यू

अग ती बाई काय म्हणते आई ग ते म्हणते सॉरी बर मला मला त्यांनी मारलच तर मारलच ते बसले तर बसले अन त्या दोघीचा पण डोक्या वर त्याचात मी बसली होती मी म्हणते हे बायका काऊन बोलत असतील यांनला अग नंतर मी पटकन पाण्यात उतरली आणि मी त्यांच्या जवड गेली मी म्हणल काय झाल आणि त्या बायका म्हणते हया माणसांनी आम्हाला येवडया जोरात ढकल मी म्हणाल तुम्ही कुठ होत्या अग रेणुका मी खरच सांगते बर शपत

मी म्हणल ताई तुमचीच गलती होती म्हटल तुला वॉटर पार्क खूपच लक्षात राहाल असेल ते अग लक्षात म्हणजे काय मला अजून ते दुख घडी घडी मला सांगता मी वॉटर पार्क कधी कोणा वर तस नसत ते म्हाला झडकाच वेगडा बसत असतो पुन्हा कस ढीलया अंगात बसलेली असेल एकदम अस आंग सोडून असिल णा तु

आणि काय झाल ते जे मणके असतात पाटी मागचा मणका

हो गार तस हो ग शर्वरी तुला मारुका रोग झाला असेल त्या टाइम ला

त्या टाइम ला भारती झाल तर झाल ते कटकण वाजल पाण्यातल्या पाण्यातच अग वतरी तर काडा म्हणा कोणी तरी भावचड वाणी मी निसती ते मासा कसा तडफडतो वरतून काडतो

बर माझ्या संग झाल त्या बायकाणा पण त्यांनी ढकल

म्हणजे त्या दोन बायका बिचाऱ्या कश्या फोटो काडत होत्या काय माहिती मोबाइल बी कुठे काय कुठे तर त्या भाऊजीच बर जरा भांडून नाही आले काही नाही म्हणजे त्यांचीच गलती होती णा त्या थामल्या कशाला मधात

हो हो तेच तस भाऊजीला म्हणते मी थामन माझ्या मैत्रिणीला मी तर येणारच नाही बाई तुझ्या सोबत वॉटर पार्क अग लयच भन्नाट आणि हो पुन्हा मी पाण्यात पडली ते पाण्यात पडले त्यांनी त्यांची मॅट धरून ठेवली मग मला सांगायचणा तुझी मॅट धरून ठेव इतके सारे लोक खरब आहे लोक चोरून घेतात म्हणजे सापडतच मॅट देत नाही हा णा हा णा वॉटर पार्क तसच असत अन मला काय म्हणते हो मला नंतर काय म्हणले ते आणा तुझी मॅट मॅट आणा मी म्हणल हो पटकन आणते मी म्हणल खेळायचं आहे आता ज्याच म्हणल वरती

खाकन वरती नेत खपकण अग लयच भन्नाट आहे ते पानी पूर्ण अख मी तर म्हणते नाखाचा लेवलआहे

किवा लेडिज म्हणजे चांगल मोठ्या माणसासाठी होत ठीक आहे

तर प्रॉब्लेम काय झालता जेवडी माझी हाइट आहे का तेवड पूर्ण पानी होत म्हणजे येवड स्विमिंग पूल खोल होता तो म्हणजे माझ्या हाइट येवडा

आणि हा हा मग बाई कश्याच मला ओढायले ओढायले मला तुला माझ्या वर विश्वास नाही तुला माझ्या वर विश्वास नाही करायले बर का येण येण येण करे बाई आणि घेतल मला आणि देल खाली ढकलून टाकून अग वरच घेईणा तुझ्या सारखच केल णा पायालाच अस दातांणी केल मग काय चवली मी मग डायरेक्ट पायालाच शॉर्ट घातलेले त्यांनी मग तवहा मला कुठ वर काडल म्हणल आता टाकतेच म्हणल पाण्यात

अस मी निस्ती फुटबॉल सारखी त्या पाण्यात गोल गोल गोल पाय खाली जमिनीले टेकोनोत बी वरती येता येईणा मला आजू बाजू चे लोक आलते काढायला पण भाऊजीन नाही काडले भाऊजीला वाटल गेली बला तर गेली गेली बला नंतर मी आशी हाजरी घेतली णा रेणुका त्यांची मी नंतर गेलीच नाही रेणुका नाही आकांक्षा ग हा आकांक्षा अग रेणुका पण होतीणा ग सोबत

हा रेणुका आणि ते होते पण त्यांचे ते नसतो का मोठ ते दोघा कडून दोन कपल्स बसतात ते हा हा गोल रिंग असते ते गोल हा रिंग रिंग सॉरी ट्यूब रेणुका आणि भाऊजी तिकडे होते आणि आम्ही दोगझण इकड होतो आम्ही ते चतुर ते काय म्हणते कोणत म्हणते ते पाण्याची लहरी दिसते रेनबोअसते तो काय असते तो हा ते तिथ होतो ते तिकडे होते

अस झाल बाई मग नंतर रेणुका आली मग रेणुकाला सांगितल ग माय मग नंतर तिला सोडलच नाही मी भांडण केल त्यांच्या सोबत

मग आम्ही दोघीझणीनच लयच गप्पा अस होता बाई तिथ आणि वन टाइमिंगच त्या म्हणजे तिथ कस आहे णा ज्या वेळेसला सयाजीरावजी वॉटर पार्क ला आपण जातो णा हम्म त्या वेळेसला फक्त नाश्ता आपल्या थ्रू असतो हम्म नंतर सेकंड टाइम च्या नंतर चा जेवायला त्यांच्या थ्रू असतो हम्म

मी आता नखी नेक्स्ट टाइम आखलूजलाच येईल हा नखी आखलूजला ये नको मुंबई दिल्ली कोणतीच गोव नको

हा नखी येईल हो णा खरच बग कसी भारी मी वॉटर पार्कला मजा केली णा

तुला येवड हासाला याला मला लोकानला सांगता येई णा काहीच करता येई णा मी तर मम्मी ला सांगितल नाही आता थोडस काम आहे

हो चालते करत जा फोन मी पण करत जाईल

टेक केअर आप hello everyone entertainment व व मध्ये बरच काही बगु शकतो आपण वेग वेगवेगळं वेगवेगळं असं movies web series बघु शकतो त्यामध्ये आपण जर मराठी लोक मराठी मानस जरा जास्त मराठी serial किंवा मरठी movie बघण्यासाठी त्यामध्ये असतात कधी कधी लोकांना वाटत कि आपली मातृभाषा मराठी आहे म्हंटल्यावर आपण मराठी बघितलं पाहिजे आणि काही लोकांना म्हणजे काही लोकांना सगळ्या language काळात असतात सर्व language ला प्राधान्य दिल जातं तुमचं हे असं असत कि मराठीच बघत असतात लोकांनी जे नवीन नवीन movie येतायेत त्या बघत त्या बघ त्या बघितल्या पाहिजे त्यांच्या actor ची माहिती पाहिजे त्यांनी सुद्धा reality show बघितले पाहिजे जस कि चला चला हवा येऊ दे हा reality show आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा हे comedy show आहे बघितलं पाहिजे आहेत बरेच singing चे dance असे show येतात ते बघितले पाहिजे त्या अं आत्ता एक अं star प्रवाह मराठीत dance लहान मुलांचा dance show चालू आहे त्यात किती छोटे छोटे मुलं मुलांमध्ये किती तरी

कुठली दिशेकडे जास्त वळत आहे किंवा कशाला जास्त प्राधान्य देत आहे आणि पै त्यामुळे जे entertainment विषयी आपल्याला माहिती माहिती पाहिजे असेल तर आपण youtube ला किंवा google ला search करू शकतो कुठली नवीन movie आलेली आहे किंवा web serease किंवा serial नवीन नवीन येतायेत Zee मराठी वर सध्या खूप साऱ्या serial नवीन सुरु झाल्या पहिला त्यांचा जुन्याच serial ची story संपली किंवा त्या लोकांना आता थोड्या boar करत होत्या म्हणून त्यांनी ते serial बंद करून नवीन serial आणण्याचा प्रयत्न केला आपल्याला picture चच बघायचं असेल तर भिकारी picture सगळ्यांनीच बघितला असेल तो एक श्रीमंत मुलगा अं त्याच्या आईसाठी कसले सगळे प्रयत्न सगळे सगळ्या प्रकारचे doctor

तू सगळं केलस पण तू स्वतः जस एक मोठं नाव तर त्या नावाचा वापर करून तो करत असतो पण तू स्वतःची ओळख तू तुज स्वतः काय केलं तुझ्या आईसाठी हम्म तो म्हणतो हम्म तो विचार करतो तर असं होत कि आपण काहीच नाही केलं जे केलं ते आईनी नावं कमवलेलं त्या नावाचा वापर करूनच मी जे काही उभा करू शकलो ते तुझ्या पैशातून च उभा करू शकलो मी काहीच करू शकलो नाही ते नाव तो म्हणतो तुझ्या नावाचा वापर नाही केला तर तू एक भिकारी होशील भिकारी भिकारी तेच म्हणजे तू एक भिकारी जस कि तुला कोणी दान पण देऊ शक देणार नाही तो अं तो त्याला उपाय सांगतो कि तू आठेचाळीस दिवस अं भिकारी म्हणून जग आठेचाळीस दिवस भिकारी म्हणून जग असं म्हणतो आणि तो त्याला seriasoly घेतो आणि खरंच तो एक श्रीमंत माणूस आठेचाळीस दिवस भिकारी म्हणुन जगतो मग त्याला एक मुलगी जी जी एक त्यातली actor आहे अं picture मधली heroin आहे ती मग भेटती अं मग त्यांचं अं एकमेकांवर प्रेम होत तिला पण कळत कि अं तीला पण कळत कि अं हा एक भिकारी म्हणुन हा एक मोठा star श्रीमंत माणूस आहे पण तो त्याच्या आईसाठी आठेचाळीस दिवास भिकारी होऊन राहणार आहे तर तिला त्याच्या बद्दल आणखीनच जास्त अजुनच जास्ती अभिमान वाटु लागतो आणि तो त्याला भेटायला जात असते तेव्हा त्याला खूप गोच्यामध्ये खुप मोठे गुंड येतात किंवा खूप मोठे गुंड येत असतात मारत असतात त्याला किंवा वेगवेगळ्या आणखी त्याच्या प्रकारे ते मुलीनं किंवा माज द्यायचा बस्तीमधल्या लोकांना दे त्रास देत असतात त्यांना तो सबक शिकवतो अशी बरीचशी मोठी story आहे अं त्यानंतर ते मुलीला कळत त्या मुलीला पण चाकु लागतो त्या गुंडाच्या मारामारी मध्ये त्याच्यात स्वतः त्याचा मामाच हे असतो तिला गळ्याला चाकू मारतो तो चुकून लागतो खरं तर त्याला मुलाला मारायचं असतं अं पण तो चाकु मारतो मग तिला admit करावं लागत पण आठेचाळीस तासाला अं दहा अर्धा तास बाकी असतो तो मदत तिला मदत नाही करू शकत जी तीच असती ती अं तो मदत तिला मदत नाही करू शकत करु शकत fees असते ती नाही भरू शकत hospital ची तर त्याला कळत कि मीचं मीच त्याला तेव्हा खरी जाणीव होती कि मी तर हिच्या नावाशिवाय कोणीच नाही आहे आणि त्याला कोणीच करू मदत पण शकत नाही. आणि तो कोणाकडून एवढी मोठी रक्कम पण घेऊ शकत नाही तरी पण त्याच्या बस्तीमध्ये जे लोक असतात ते त्याला मदत करायला किंवा त्यांच्या जवळ जी जी महत्वाची आयुष्यभराची कमाई असते कोणी कोणी जमा करून ठेवलेली असते त्याला आणून देतात आणि अं मग ते तिझ operation चालू होतं मग तो त्याज्या manager ला phone लावतो आणि त्याला त्याला सांगतो कि मी city hospital मध्ये आहे म म त्या अशा अशा मुलीचे पैसे मिळवतात आणि अर्धा तास येऊन घेऊन जा आईला भेटायला मग असं तो म्हणतो सडे दहा सडे दहाचे अकरा होतात तेव्हा तो dress change करून येतो त्या मुलीचं अधी payment करून dress change करतो आणि त्या मुलीला लगेच i card द मागतो i card दाखवतो आणि तिथून निघून जातो नंतर मग त्याच्या आईकडे जातो तर तिथं सगळे खूप मोठे लोक जमलेले असतात अं मग त्याला त्याला वाटत असत आई गेली कि काय पण तो जाऊन बघतो पण त्याची आई जिवंत असते पाणी वैगेरे घेत नसते जस तिथे एक आजी असते तिथं ती त्याच्या company मध्ये काम job करत असते ती म्हणते ती तुझ्यासाठी तुझीच वाट बाघत होती आता तू आला आहेस आता निवांत शेवटचा श्वास घेऊ शकाल किंवा तिला tension येणार नाही तर तो म्हणतो असं म्हणू नका मी माझ्या आईला कुठंच जाऊ देणार नाही आहे तर माझी तर मग तिला म्हणतो कि तू अशीच पडून रहा आयुष्यभर मला बोलु नकोस, माझ्याकडे बघु नकोस पण तू अशीच पडून राहा मला सोडुन जाऊ नकोस मी तुला गमावू नाही शकत त्याला आईची किंमत कळते मग त्याला आई आईचे जे उपकार असतात जाणीव असतात किंवा जे आई कष्ट करते त्याची जरा किंमत असते डोळे पुसतो नंतर मग त्याच्या आई तरी पण मरते म्हणजे त्यांनी ते दाखवलाय कि तू तुझे हात धरून रडतो मग खाली पडतो त्यानंतर परत तिथं आहे ते oxygen heart beat आहेत त्या परत चालू होतात मग मग त्याला कळत कि देवाला कडे आपण जे मागितलं ते त्या body जवळ बसून भीक मागतो का त्या पद्धतीने तिथं बसलेला असतो किती देवाकडं आपण काहीपण मागितलं तर देव आपल्याला देतो म्हणून त्यांनी परत सहा महिने picture पुढे नेला मग त्याची आई ठीक होते त्या मुली सोबत त्याचं लग्न होत आणि त्या भिकारी लोकांसाठी तो चांगली घर किंवा त्यांना कोणी त्रास देणार नाही या

आपण बघतो पण त्यातून आपण time pass अं खूप महत्वाचा वेळ देऊन आपण बघत असतो त्यामुळे आपल्याला काहीतरी knowledge भेटावं याकडे माझं जास्त लक्ष असतं जस कि आणखी आपण वेळ कमवून वेळ असा तो पण जुना picture आहे आता थोडे दिवस झाला माझा झोपाळा नावाचा एक मराठी movie आहे जो कि मला माहित नव्हता त्यामध्ये पण नात्याची story आहे मुलींची story आहे किंवा मुलींना काय problem येतात जर एक married couple असत मग त्यांना ते गरीब असतात middle class पण त्यांना फक्त त्यांच्या मराठी लोकांमध्ये कसं म्हणजे त्यामुळे त्या लोकांना फक्त त्याचा सासूला आणि नवऱ्याला फक्त त्यांचा वंश पुढे नेण्यासाठी मुलगा पाहिजे असतो म्हणून त्यांना तीन मुली already असतात चौथी चौथ्यानंद म्हणजे हम्म तीन खुप abortion पण केलेले असतात आणि जी एक मोठी मुलगी असते दहावीला किंवा बारावीला असते तेव्हा पण ती pregnant असते मग तिला तुझी आई तिझी आई तिला काम अं काम घरातील काम करायला लावते तर तुझे वडील तिला काम करायला लावतात तिला paper हि प दहावीचे किंवा बारावीचे paper हि देऊ देत नाहीत त्या कामातच तिझा सगळं वेळ जातो असं करून परत तुझी आई हम्म चौथ्यांदा pregnant असते त्या movie मध्ये तेव्हा तुझी ती ती तीन number ची बहीण आहे तिला problem येतो अं ती मोठी होती मग तिला क अं त्या आईची किंमत काय असते त्यावेळेस तिला आरामची मला तुझी किती गरज आहे काय अश्या वेळी बसस थोडासा सांगत असते कि थोडंसं भांडण करती अं आणि नंतर परत मग ती असच तिझ्यामधली जी बहीण जी असती तिला actor अं actor होण्याची हौस असते तिला किंवा actor व्हायचं असत education मध्ये एवढं लक्ष नसतं तिझ education मध्ये एवढं लक्ष नसतं अं नंतर मग ती actor acting करण्यासाठी तिझ्या एका मित्रा बरोबर पळुन जाते आणि ती थोड्या दिवासानंतर मोठी actor होते पण त्यांच्या इकडे आईचे आणि बहिणेचे तुझ्या दोन्ही बहिणीचे खुप हाल होतात अं मग तिला मग खूप सारे actor actress भेटतात

हेलो हाय.

हा मी मस्त मजा आहे तुम्ही कशा आहात? मी पण छान आहे फक्त. थोड सा विचार करत आहे मागे काही घड लेल्या गोष्टी आता म्हणजे सध्या मी न्यूज वर बघत होती त्या. तर त्याच्या मध्ये कोविड पेशंट नौ हज़ारणी माह काल आपल्या देशात वाढ लेली आहे. पंचीकरण संख्या नऊ झाली आहे. एका दिवसात तर मिळतोच पण ती सिच्युएशन वगैरे सर्व दम. नजर डोळ्यां समोर आलेले होते बघा थोडा विचार करून त्या बद्दल तुम्ही. तुम्ही हो ना माझं कसं दिवसभर कॉलेज आणि माझं जॉब पण असतो ना त्याच्या तच बिझी असते त्यामुळे मला जास्त विचार करायला हेच भेटत नाही. अच्छा म्हणजे एकदम डोक्यात आलं की किती कठीण परिस्थिती होती ना ती करुणा ची की सगळे जण आपण काय काय करतो कसा करतो तो अचानक सगळं काही कसं काही बंद झालं.

अच्छा मग ती परिस्थिती आलेली होती मित्रां